अह आय थिंक ते मेकॅनिकल कडे आहे.

ते महाविद्यालय एक अह फूल अह व्हाइट कलर च आहे.

ते एक मोठी सिनरी दिसते आहे.

ते अतिशय एकदम अह डेकोरेट केले आहेत त्यांना--

तो एका काळ्या कलर चा पुतळा आहे.

हा एक क्लासरूम दिसतो आहे तिथे खुप साऱ्या खुर्च्या आहेत.

इतकं एक अ एका फ्लॅट मध्ये एका रूम मध्ये एक अतिशय सुंदर असा सजवलेला हा रूम इथे एका कृष्ण --

अह छोटा भीम आणि अ एक पाळना आहे तो पाळना अतिशय सुंदर फुलाणी सजवलेला दिसत आहे खुप --

आणि कमळाची फूल मला अतिशय दिसत आहे.

एक मुलगा आहे तो एका जिम मध्ये दिसत आहे तो त्याचे--

हे इथ मोठ थ थिएटर दिसत आहे पिक्चर टॉकीजच --

दरवाजा दिसत आहे हे एटीएम मला बंद दिसत आहे तेच्या साइड ला एक कचरा पेटी आहे तेच्यामध्ये कचरा आहे.

हे एक कॉलेज आहे डी.वाय पाटील म्हणुन पिंपरी मध्ये खुप प्रसिद्ध आणि खुप ओळखलेल हे कॉलेज आहे.

ह्या फोटो मध्ये मला एक लग्नाचा एक स्टेज सजवलेला दिसत आहे खुप छान डेकोरेशन ह्या ठिकाणी--

हे अतिशय खुप सुंदर आणि नैसर्गिक वातावरण इथे मला दिसत आहे खुप उंचावरन इथे हा एक एक झेंडा --

अह मस्याच मस्या विकण्याच चिकन मटण विकण्याच स्टॉल लावलेला आहे.

अह सूर्य नमस्कार करताना मला तिथे दिसत आहेत.

ह्या फोटो मध्ये मला एक अह सिविल दोन सिविल दिसत आहेत ते रोडाच मापमोजणी करत आहे.